अ मुरत्या तयार केलेले आहेत किल्ला तयार केलेले आहेत झाड झुड्प आहे.

जाण्यायेण्याचं रस्ता आहे इथे दुकान वगैरे आहे झाड झुड्प आहेत. मोकळी जागा आहे.

एक छोटसं खूप सार पाणी वगैरे आहे.

रस्ते आहेत खूप सारे लोक आहेत मोकळी जागा मध्ये छोटे छोटे गवत आहे आणि आजूबाजूला लाईटस वगैरे आहेत खूप सारे लोक आहेत मोकळी जागा पण आहे आजूबाजूला--